चांगलि आयडिया आहे, नाहि हि वर्षानुवर्ष आहे हि सिस्टिम म्हनजे ninety one पासन वगेरे आहे ते

आता तर व्हिडिओ सिस्टिम आहे माझि कॅमरे लावले आहेत लोकानि आमच्या मुलांच्या शाळेमधे कॅमरे म्हनजे शिक्षक काय करतात हेसुद्धा पाहतात.

आमच्या सरानि त्यावेळेस अस सांगितले मग त्यावेळेस मला पन बोलवल होत नंतर ऑफिस मधे पन माझ अस मत होत कि जाउद्याना कशाला उगिच या विषयावरति झाल ते झाल होउन गेल आणि ते मग प्राचार्य मने नाहि

हो आणी म्हटल तस माझा काहि घाबरायचा विषय नाहि, मराठि सारखा विषयासाठि मि काय घाबरते त्याना दहाविचाच वर्ष आहे. पन नको म्हटल या सगळया गोष्टी पन त्यानि केल म्हनजे ते आणी मग त्या मॅडम नि ते पाचहि निबंध लिहुन दिले.

चांगल आहे, मुलाना लक्ष असु द्या चालेल चालेल, बोलु, बोलु, बोलु मग नंतर

पृथ्वीराज चौहान पृथ्वीराज तिसरा सामन्याचा पृथ्वीराज चौहान म्हणून ओळखला जाणारा चौहान घराण्यातील एक राजा होता ज्याने बाराव्या शतकात उत्तरात दिल्ली आणि अजमेर वर राज्य केले पृथ्वीराज चौहान हे राजकूर राजपूत घराण्याचे होते हेमू च्या आधी दिल्ली च्या गादीवर बसणारा तो शेवटचा स्वतंत्र हिंदू राजा होता ऐतिहासिक कागतपत्रानुसार अकराशे ब्यांनो मध्ये पृथ्वीराज चौहान ला अटक केल्या नंतर जेव्हा मोहोमद खोरी ने डोळे काढले तेव्हा त्याने पृथ्वीराज चौहान ला फाशी ची शिक्षा सुनावण्या आधी आपल्या आपल्या शाब्देहि बाणाचे कौशल्य दाखवण्यास सांगितले मोहोमंद खोरीने एक उंच ठिकाणी धाव घेतली आणि पितळेच्या तव्यावर त्या नंतर पृथ्वीराजचे आवाज ओळखून थेट त्याच्या छातीवर निशाणा साधला आणि त्याला ठार मारले त्याच ठिकाणी परृथ्वीराज चे त्याचा मित्र आणि त्याच्या सोबत अटक करण्यात आलेला फजित याना मिठीत घेतले आणि दोघांनीहि एकमेकांचे खंजीर करून आत्म बलिदान केले असे अशी ऐतिहासिक घटना वसंत पंचमीला घातली जी आजही स्मरणात आहे जन्म आणि बालपण सत्तावीस october अकराशे सहासष्ट रोजी पृथ्वीराज चोहानाचा जन्म झाला पृथ्वीराज चोहनाचा जन्म अनिल पठाण येथे झाला तुमच्या वडिलांचे नाव राजा सोमेश्वर चौहान होते पृथ्वीराज चौहानांचा जन्म झाला तेव्हा सोमेश्वर चौहान चालुक्यांच्या अं राजधानीत होता सोमेश्वर चौहान अनिल पाठन येथे त्यांचे मामा चालुक्य नरेश कुमार पाल सोलांकी यांच्या कडे राहत होते पृथ्वीराज चौहान यांच्या आई चे नाव कमलादेवी होते कमलादेवी हे दिल्ली चा राजा अनंतपाल

जो त्याच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे पृथ्वीराज आणि हरिराज ह्या दोघांचा जन्म अनिल पाठन येते झाला पृथ्वीराज चौहान यांची बहीण कुमारी यांचा जंन्म दिल्ली येथे ती पृथ्वीराज चौहान यांच्या पेक्षा पाच वर्षांनी लहान होती इतिहासातअसे सांगिते असे सांगितले जाते कि आपल्या मुलाच्या जन्मा नंतर पिता सोमेश्वर यांनी राजपुत्रांना आपल्या मुलाचे भविष्य सांगण्याची निमती विंनंती केली

असा अंदाज राजपुरोहित ह्यांनी व्यक्त केला असे कोणतेही क्षेत्र नसेल जिथे तो तलवार फिरवणार नाही सूर्यवंशच्या पोटी जन्मलेला हा सिहं अखंडः भारताचा चक्रवर्ती सम्राट दिल्लीत आपली तलवार थोपवेल पृथ्वीराज आसो ह्या कवितेतील नाम करण्याचे वर्णन करताना चंद्राबाई लिहितात हि ऐक द्रव आणि हिरवी पृथ्वी आहे सुख लहे अंग जाब बालपणीचा मित्र पृथ्वीराज नावाचा मुलगा आपल्या ताकदीने महाराजांच्या छत्र्या काढून ठेवी सिहांसनाचे वैभव वाढवेल म्हणजेच कलियुत्य पृथ्वीवर सूर्यासारखे तेजजस्वी अश्या प्रकारे पृथ्वीराज बालपण पाट च्या आणि अलंकृत सोपानकुल यांच्या मध्ये असलेल्या राज प्रसच्या विस्तीर्ण परिसरात केले त्यांचे बालपण मित्र मिथुराय जयसिंग परमार कविचंद्र बारदाई दहिहंद्रा हरसिंह पांजुरे सारंगरायकान्हराय अर्जुन साफूली संजमराय हे त्यांच्या सोबत खेळ खेळायचे call september अकराशें आठ अठ्यातर चोवीस march एकोणविशे राज दोन september अकराशे अठ्ठातर चोवीस पूर्वर्ती दोन सोमेश्वर चौहान उत्तराधिकारी हरिराज चौहान लोंगोवाल आणि पृथ्वीराज चौहान यांचे घराणे पंजाब पंजाबी साहित्य संमिश्र मंडळाच्या छत्राखाली पंजाबच्या विद्वानांनी एकोणीशे साठ मध्ये लोंगोवाला गावातील प्रसिद्ध लेखन आणि इतिहासकार ग्यानी ग्यानसिहांच्या बद्दल ऐक संशोधन पुस्तक प्रकाशित केले आणि या पुस्तकाचे प्रकाशन पंजाबमध्ये शिक्षा आणि भाषा मंत्री पद यांच्या हस्ती लोंगोवाल येथे करण्यात आले अमरनाथ विद्यालंकाराची

ग्यानी ग्यानसिग यांनीही यांच्या पंच प्रकाशन ह्या पुस्तकाच्या शेवटी त्यांची ऐकून माहिती दिली आहे त्याच्या मध्ये याचा पटला चौहान घराण्यातील पौराणिक राजा पृथ्वीराज चौहान. याला भेटो ग्यानी ग्यानसिग यांनीही यांचा पंच प्रकाशक पुस्तकाच्या शेवटी ज्यांची रक्कम दिली आहे त्याच्या म्हण्या नुसार त्याचा पाठला चौहान घराण्यातील प्रसिद्ध राजा पृथ्वीराज चौहान याने केला ऐक अकराशें ब्यानो मध्ये मोहोमद घोरी ने तालै युद्धात पृथ्वीराजाला पकडले तेव्हा रायबिरा तुर्कांच्या हाती लागला नाही रायफितुरा आणि रायबीरा हे दोन सावत्र भाऊ असे दिल्ले चे राय राय फितुरांच्या अधिपत्याखाली होते आणि चे राज रायवीर यांच्या आधी अधिपत्य खाली होते पृथ्वीराजांचे तुर्कांशी सात लढाई केल्या साव्ह्या लढाईत तो विजयी झाला आणि सातव्या तो केत रायबिराची बायको स्वरणी त्याला टोमणे मारले तू मला तुझं नशीब देतो आणि तुला घागरि मिळते तू तुझ्या भावाला तुरुंगातून सोडवू सोडवू शकला नाही मी त्याला सोडून. तो लाजत निघून गेला त्याच्याकडे एकोणीसशे प्रवासी होते चालत चालत तो अडकेत पोहोचला तेथे नुआरदि मलहं याने तीन दिवसांपूर्वी त्याच्या तुझ्या भावाची हत्या हत्या झाल्याचे सांगितले त्याचे डोळे फाडून रक्तस्राव झाला होता तो घरी परत न गेल्याने दुखी होऊन तो सुन्नमजवळच्या जंगलात राहू लागला सुन्नम हे शहर गुज्जर समाजातील राणी सुइणा हिने बसवले होते पती च्या निधनानंतर हि राणी राज्याची सर्व कामे मोठ्या जबाबदारीने पार पडत होती ती खूप दानशूर आणि सज्ञानी स्री होती त्याने रायबिराला आपल्या बाजूला ठेवले त्या काळात राजांना आपल्या राजा राज्याचे रक्षन करायचे वर्षभर रायवीरची वाट पहिली का सावर्णि वर्षभर राजबीराची वाट पहिली होती मग ती शोधण्यासाठी शंभर स्वारांसह पंजाबच्या दिशेने निघाली तिचा नवरा कशी उत्तरेकडे थेट येथे सुनाम्च्या जंगलात सापडला रायबिराने त्याला सारी गोष्ट सांगितली ते तिथे जंगलात राहू लागला येथे राय याना सात पुत्रांचा जन्म झाला ज्यांची नावे राय धनराय राय राय बालराय लोंगोराय गाजणाराय आणि राय बदनाराय अशी होती रायबीरा ह्या फिर्यादी त्याच्या दरबारात हजार झालेला मुद्दा आलाहो ह्या दोघांना लुटायचा त्याचे नाव डोलत डोली डोलतनार पडले आणि हळू हळू डुलत असे बदले काही इतिहासकरणी

डाव्या बाजूला लोहाराच्या मळ्यात राणीधार राहत होता राजर हे देहात सटेनच्या शेतात राहत असत मारला मारला गेला त्याची राणी पियूके कलेच्या शेताजवळ आता गुरूद्वाल काम्बोल जिथे आहे तिथे काम्बोधर राहत होते सुई च्या पुढे हरिदाच्या श्रावणीच्या डावीकडेठेला बंदर राहत होता आता अति विहीर असलेला उंच ठिकाण्यावर

टाकायचा तो आपल्या सैन्याला म्हणत अं म्हणत असे कि हा खरा खजिना आहे गरज पडेल तेव्हा बाहेर काढू पृथ्वीराज चौहानांचे वंशजचे पृथ्वीराज चौहान वंशजांचे

अतिशय लोकप्रिय कोम्बोवात छता ओपली आणि लोगोंवला अश्या प्रकारे लोगोंवलमधे राहणाऱ्या दुलटांची कौटुंबिक पार्श्वभूमी पृथ्वीराज चौहान यांच्या कुटुंबासारखेच आहे हे शिक शाहिदभाई मनीसिहं हे घराण्यातून आले होते आणि प्रसिद्ध शिक इतिहासकार ग्यानी ग्यानसींहा हे देखील ह्याच घराण्यातील होतेऔरंगजेबाच्या कमकुवत उत्तराधिकारच्या काळात जेव्हा देशात प्रचंड असुक्षता होती आणि नादलशन अमहमद शहा यांच्यासारख्या निर्दयी आक्रमकांनी देशाची लूट आणि नासधूस सुरु केली तेव्हा आह दुलतानाही खूप त्रास सहन करावा लागला त्यांची अनेक गावे उजाड होती त्यांच्या घरी बसतील घोर लागला घोर झाला लोकांवाली निर्जन होते

तो तू पाहिलास का माझ्या ग्रंथालयात जतन करून ठेवलेली जन्मपत्रांची जुनी दस्तावेज तुला दिसले का त्या मुलाला संकोच वाटला यांपैकी काहीच त्याच्या दृष्टीस पडले न्हवते अशी कबुली त्याने दिली ज्ञानी माणसांनी सांभाळायला दिलेल्या तेलाचे दोन थेंबांवर त्याच चित्त एकवटलं होत काही हरकत नाही पुन्हा जा आणि माजी या विलक्षण जगातील एक एक गोष्टीच अवलोकन करून ये एखाद्या व्यक्तीच घर आपल्याला परिचयाचे झाले नसेल तर आपल्याला त्याच्यावर विश्वास कसा टाकता येईल मुलाने सुटकेचा निश्वास टाकत चमचा हातात धरत पुन्हा फेरफटका मारण्यास सुरुवात केली यावेळेस कुठलीही गोष्ट

आणि या साऱ्या मागे असलेली सौंदर्यदृष्टी सारं काही त्यानं निवांत बघितलं परत आल्यावर त्यानं प्रत्येक गोष्टीचा आढावा दिला त्याच बोलणं ऐकून घेतल्यावर ज्ञानी माणसाने विचारलं हे सगळं ठीक आहे रे पण चमचामधलं तेल कुठे गेलं मी तुला चमच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होत हातातल्या चमच्याकडे पाहताच तो रिकामा असल्याचा मुलाच्या लक्षात आलं त्याचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानी माणूस म्हणाला मी तुला एकच सल्ला देऊ शकतो आपल्या आजूबाजूला असलेल्या आश्चर्यकारक गोष्टी पाहणं आणि त्याच वेळेस हातातल्या चमच्यामधलं तेल सांडून देणं हे चुकाच लक्षण आहे यावर मेंढपाळ काहीही बोलला नाही वृद्धराजाने सांगितलेल्या कहाणीचा मतितार्थ त्याला समजला होता प्रवास करायला

त्यानंतर तरुणाने आणलेल्या सहा मेंढ्या घेऊन तो तिथून निघून गेला तारिपामधील सर्वात उंचावर असलेल्या जागी मूर जमातीच्या लोकांनी बांधलेला एक जुना किल्ला होता त्याच्या भिंतीवर बसल्यावर दूरवर असलेली आफ्रिका नजरेस पडी त्यादिवशी दुपारभर सालेमचा राजा नेलकिडीरी तिथे बसून होता लिविंटरच्या झुळकी त्याला सुखावत होत्या नुकत्याच ताब्यात आलेल्या मेंढ्या त्याच्या आसपास चरत होत्या नवीन मालकाची सवय नसल्यामुळे त्या जरा अस्वस्थ झाल्या होत्या त्याचवेळेस

छोट्या जहाजाकडे वेधलं गेलं येतुन पुढे तो तरुण त्याला कधीच भेटणार न्हवता प्रेषित अब्रामा कडून एक दशांश मूल्य वसूल केल्यावर तो हि राजाला दिसला न्हवता वसूल करण हेच त्याच काम होत ईश्वरांना कुठलीही नियती नसते म्हणून त्यांना इच्छाही नसाव्यात असं असूनही तरुणाला यश मिळावं असं सालेमच्या राजाला मनापासून वाटत होत तो तरुण आपले नाव लवकरच विसरणार आहे हे हि वृद्ध जाणून होता किती वाईट मी त्याला परत परत माझं नाव सांगायला हवं होत निदान माझ्याबद्दल बोलताना सालेमचा राजा नेलकीडीडीक आहे असं तरी तो म्हणाला असता खंतावलेल्या नजरेने आभाळाकडे पाहत तो म्हणाला हे ईश्वरा मला माहित आहे कि हा हि एक गर्विष्ठपणा आहे पण माझ्यासारख्या म्हाताऱ्या राजाला

आफ्रिका किती विचित्र आहे तरुणाच्या मनातात टॅंजिएर नगरातल्या अरुंद रस्त्यावर असलेल्या अनेक गुत्त्यांपैकी एका गुत्त्यात तो बसला होता काही लोक मोठ्या आकाराचा हुक्का आळीपाळीने ओढत होते गेल्या काही तासात हातात हात घालून चालणारी माणसं बुरख्यातल्या स्त्रिया आणि उंच मनोरे चढउतार करणारे मौलवी त्यांने पहिले होते थोड्या थोड्या वेळाने मौलवींनी नमाज म्हटला कि सर्व जण गुढघ्यावर बसून जमिनीवर माथा टेकत होते सगळा नास्तिकपणा तरुण स्वतःशीच बोलला लहानपणी तो नेहमी चर्चमध्ये जात असे पांढऱ्या घोड्यावर आरूढ झालेल्या हातात तळपती तालावर धरलेल्या saint senty ago matmoras च्या पुतळ्याकडे तो भरल्यासारखा पाहात राही त्याच्या पायाशी अनेक माणसं अशीच झोपलेली असत अचानक त्या तरुणाला एकटेपणाची जाणीव झाली नास्तिकेच्या पोटी सैतान दडलेला असतो असं त्याला वाटलं प्रवासाच्या या धामधुमीत एका छोट्या बाबीकडे त्याच दुर्लक्ष झालं होतं मुद्दा लहानसा असला तरी अतिशय महत्वाचा होता त्यापायी त्याला त्याचा खजिना गाठायला पुष्कळ दिवस खर्ची घालावे लागणार होते या देशात फक्त अरबी भाषा बोलली जात होती

पण त्याची चिंता आता कशाला खजिन्यापर्यंत कास जायचं आणि तो खजिना नेमका काय आहे हे त्याच्या दृष्टीने अधिक महत्वाचे होते सर्व मेंढ्या विकल्याने त्याच्या पाकिटात पुरेसे पैसे होते

फक्त सहा मेंढ्या मिळण्याच्या मोबदल्यात सोन्याचं कवच घातलेला वृद्ध गृहस्थ नक्कीच खोटं बोलणार न्हवता त्या वृद्धानं त्याला सुचिन्ह आणि संकेताबद्दल त्याला सांगितलं होत सामुद्रीधुनीतून प्रवास करताना त्याच्या मनात सुचिन्हाचाच विचार होता तो वृद्ध गृहस्थ जे काही बोलला ते अगदी जाणीवपूर्व एन्डालुसियाच्या शेतांमधून तज्ञाने बराच काळ घालवला होता त्या कालावधीत तो संकेतांचा अर्थ लावायला शिकला होता आकाश आणि धरणीच निरीक्षण करून आपली वाट कशी निवडावी हे त्याने आत्मसात केलं होत

त्याला या सर्व गोष्टी शिकवल्या होत्या ईश्वर जर या मेंढ्याना इतकी योग्य वाट दाखवतो तर तो आपल्यालाही योग्य मार्गावर नेईल या विचारांनी त्याला बरं वाटलं

तो संकेतांचा विचार करत असताना कुणीतरी येऊन उभं राहील होत तुला स्पॅनिश भाषा कशी काय येते नुकत्याच आलेल्या त्या दुसऱ्या तरुणाला त्याने विचारले अंगावर पाश्चात्य पोशाख असला तरी त्या दुसऱ्या तरुणाच्या वर्णावरून तो इथलाच नागरिक असल्याचे कळत होत दोघांची उंची आणि वय सारखं होत आपण स्पेन पासून जेमतेम दोन तासांवर आहोत त्यामुळे इथे जवळपास सर्वानाच स्पॅनिश बोलता येते बस इथे मी तुझ्यासाठी काहीतरी मागवतो असे म्हणत तरुणाने त्याला शेजारी बसवून घेतले तो पुढे म्हणाला पैसे मी देईन पण मला हा कडू चहा आवडत नाही तेव्हा माझ्यासाठी wine मागवून दे आलेला तो दुसरा तरुण म्हणाला या देशात कुठेही wine मिळणार नाही इथल्या धर्माला ती मुळीच मान्य नाही आपल्याला pyramid पर्यंत जायचंय असं त्या तरुणाला त्याने सांगितले तो खजिन्याबद्दल बोलणार होता परंतु त्याने स्वतःला सावरले नाहीतर त्या अरब तरुणांनही त्यात हिस्सा मागितला असता जे आपल्याकडे नाही ते न देण्याबद्दल वृद्धाने त्याला बजावले होते तू मला तिथपर्यंत घेऊन गेलास तर मला फार आवडेल वाटाड्या म्हणून पुरेसे पैसे देईन मी तुला तिथे कस जायचंय याची तुला काही कल्पना आहे का गुत्त्याचा मालक

नुकताच त्याला मार्गदर्शक सापडला होता हि संधी तो गमावणार न्हवता तिथे जाण्यासाठी संपूर्ण सहारा वाळवंट ओलांडावं लागत नवागताने म्हटलं त्यासाठी पैसे लागतात तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत कि नाही याची पूर्ण खात्री करून घ्यावी लागेल मला हे ऐकून तरुणाला थोडं विचित्र वाटलं परंतु त्याचा त्या वृद्ध राजावर पूर्ण विश्वास बसला होता जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून प्राप्त करायची असते तेव्हा संपूर्ण विश्व त्यासाठी एकवटत असं राजाने त्याला सांगितलं होत पाकीट काढुन त्यातले पैसे त्याने नवागताला दाखवले तितक्यात गुत्त्याचा मालक तिथे आला अरबी भाषेत दोघांची काहीतरी बाचाबाची झाली मालक त्रासला आपण इथे थांबू नये असं त्यांचं म्हणणं आहे चल इथून बाहेर पडू नवागताने तरुणाला म्हटलं

मनात आलं असत तर त्या मालकाचा सामना तो करू शकला असता पण आपण परक्या देशात आहोत याच भान त्याला होत त्याचा दंड धरत नवागताने त्याला बाहेर नेत सांगितले तुझ्या पैशांवर त्याचा डोळा आहे टॅंझीयर शहर आफ्रिकेतील इतर शहरानवेगळं आहे हे बंदर असल्यामुळे इथे चोरांचा सुळसुळाट आहे आपल्या नवीन मित्रावर तरुणाचा विश्वास बसला भयंकर धोकादायक परिस्थितीत तो त्याने त्याला वाचवलं होत शांतपणे त्याने आपले पैसे मोजले ते पटकन हातात घेत नवागत म्हणाला उद्यापर्यंत आपण pyramid पर्यंत पोचू मला आता ताबडतोब दोन उंटांचा बंदोबस्त करावा लागेल टँझीयरच्या अरुंद गल्ल्यांतून ते चालू लागले बगावे तिथे ठेल्यांची गर्दी दिसत होती खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती विक्री जाहिरात घासाघीस सगळीच बजबजपुरी भाज्यांपासून चाकू सुऱ्यापर्यंत गालिचांपासून तंबाकूपर्यंत प्रत्येक गोष्ट विक्रीला होती तरुणाने नवागतावरची आपली नजर जराही बाजूला काढली नाही त्याचे सर्व पैसे नवगताच्या हातात होते ते परत मागण्याचा विचार त्याच्या मनात आला पण ते बरं दिसलं नसत त्यांची मैत्री नुकतीच झाली होती त्या नवीन मित्राला काय वाटलं असत या विचित्र भूमीवर पाळल्या जाणाऱ्या रीतिरिवांजाची कल्पना तरुणाला न्हवती मी त्याच्यावर नीट लक्ष ठेवतो तो स्वतःशी म्हणाला आपण त्याच्यापेक्षा अंगापिढ्याने मजबूत आहोत याची जाणीव त्याला होती त्या सगळ्या गदारोळात एक सुंदर तलवार त्याच्या नजरेला पडली त्या तलवारीचं म्यान चांदीच होत तलवारीच्या काळ्या मुठीवर मौल्यवान रत्न जडवली होती इजिप्तहून परत आल्यावर हि तलवार विकत घेण्याचं त्याने पक्क ठरवलं हि तलवार कितीची आहे हे विचार ना त्या दुकानदाराला त्याने नवागताला म्हटलं तलवार बघण्यात तो क्षण दोन क्षण इतका गुंग झाला होता कि नवागताने त्याच्या हातावर तुरी दिली होती त्याला धस्स झालं हृदयात बारीकशी कळ उठली आजूबाजूच्या गर्दीत नवागताचा शोध घेण्यात अर्थ नाही हे हि त्याच्या लक्षात आलं काही क्षण तो तसाच तलवारीकडे पाहात शेवटी धीर एकवटून तो वळला त्याच्या चारही बाजूनी प्रचंड गर्दी होती ओरडणारी विकणारी विकत घेणारी वाद घालणारी माणसं वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा चित्र विचित्र घमघमाट पण नवीन मित्र कुठेच दिसत न्हवता आपला मित्र चुकून आपल्यापासून दुरावला असेल यावर तरुणाला विश्वास ठेवायचा होता

प्रत्येकाने गुढग्यावर बसत जमिनीवर कपाळ टेकवलं पुढच्याच क्षणी वारुळातल्या मुंग्यांप्रमाणे भराभर हालचाली करत सगळ्यांनी आपापले ठेले आवरले नमस्कार sir हा sir तुमचा आवाज?

हा हा येतोय की हो येतो येतो. sir काय म्हणतात? sir कसे आहेत? आपले मित्र वगेरे कसे आहे? बाकीचे माझे सगडे मित्र छान आहे. आता माझे दोन मित्र आहे.

अच्छा आता पासून ते अं करतात प्रयत्न की हम्म जर recording झाल झाल झाल पण आता प्रयत्न फक्त सहा recording झाले आहे त्यांचे

त्यांच्या म्हणजे एकदम अं जवडचे मित्र होते हो त्यांना मला वाटते problem नको याला पाहिजे होता.

करणार तर हूनच जाणार सात सात recording तर हूनच जाणार पण हे तर खुपच जास्त होतील sir अस जर का आपण आता बोलत राहीलोणा तर त आता आपण sir

म्हणजे ते allow असल असतं णा तर आपण दिवस भर बोलेच असतो आपण तेचण तेच म्हणतो मी

पण मला समजत नाही sir अस कस का झाल फक्त ते जवडचे मित्र दखवतात का मग? अस वाटत मला कधी कधी तेच तेच म्हणजे आपण दोगेही सुद्धा चोविस मधून बारा तास तरी अरामात बोलू शकत होते. आरामात sir एकदम पण त्यांच त्यांच मला आता अस वाटत की फक्त अह बारा तास पण नाही म्हणजे लोक मला गे म्हणारणा मग

पण ते कस असत अं ते पण चांगले असतात लोक पण मला अस मण्याच होत d आणि s कस असतो त्यांच मला अजून पण कळालं नाही sir ते प्रयत्न करतो ते मी आणि साहिल जेव्हा करत होते णा तेव्हा ते पण प्रयत्न करत होते तर मी आणि साहिल जरा हसत खेडत केले अच्छा video सात ते सात complete साहिलच हो हो मी call केला णा त्याला

हम्म झोपणारच होता पण जावई बोला की चला बर आता करूया तर तो बोल ठीक आहे करू आपण तर पहिले दहा minutes तर खूपच enjoy हो हा

ते दहा मिंट कमी हो न तेच णा आता आपल्या सोबत पण same झाल असत निऊन ठेवल असत आपुण नंतर वाटत होत की अरे बोलायला पाहिजे होत अजून network गीटवर issue ते होतच तस यांच मला कस वाटत sir आणि s च त्यांना फक्त फिरण्यासाठी मित्र पहिजे होते म्हणजे ते फिऱ्याला जातात थोडे तेवड गाडीवरती पण काही बोलत नसणार मला

हम्म ते फक्त झोपून घेतात ते आणि तर हे पण काय म्हणत होतो तुम्हाला झोपून घेतात अन तीन ताससाठी बाहेर जातात बस तिथकच त्यांच enjoyment होतो वाटेत इथकच बाकीच्या लोकांना दाखवण्या हो साठी फोटो टाकतात वगेरे पण आता reality मध्ये वेगळ receive करते तुम्हाला काय लागत? अं मला तर fifty percent वाटत कधी कधी आपण आता जर का हे topic सांगितल होत आता मित्राणि मला किवा ते आता बोलू पण नाही शकले, तर ते अवगळ वाटतो sir मला आता. अं sir संगितल अं तुम्ही एक मिंट sir मला आवाज येत नाही तुमच थोड आता येते तुम्हाला आवाज hello

fifty percent मी याच्या साठी हो सांगितले होत कारण की ते इतक्या लगभग दीड एक वर्षा पासून सोबत होते sir तर मला वाटत होत ते की नाही हू शकतो. पण ते पण आता वाट्याला नाही लागल कारण की ते फक्त म्हणजे आता समजा दिसवा मध्ये जर का आठ एक तास सोबत असतात ते त्याचा मध्ये पण चार एक तास काही तरी series वगेरे बगत बसतात. एक तर मग नंतर त्यांच काही तरी दुसर जवड जवड भेटतात हात वगेरे मिडवतात जे असेल काही एक दीड तासाच आणि मग नंतर काही बोल्याला काही topic नसतो दूसरा तिसरा मित्र भेटला की त्यांचा सोबत मिसडून बोलून घ्यायच तेवडे तास वाटत मला म्हणज अन बाकीच्या अर्ध्या एक तास फक्त त्यांच हेच चालू असतील एकमेकांच्या सबोत बोलणा बोल बोलणा बोली भडंण वगेरे नाही अर्ध्या तासा पेक्षा जास्तच चालत त्यांच ते भाडंण हा तेच णा तेच म्हणतो मी की ही आता मला वाटायला लागल की फक्त chances त्यांचे ten percent आहे. म्हणजे आणि हया गोष्टी मध्ये मी चांगला आहे. बहुतेक

मी series वगेरे बगत नाही मी स्वता series create करतो णा

ते म्हणजे एकदम तुमच mind च वेगड आहे. म्हणजे मी पूर्ण focus राहतो णा एका जागे वर हो sir म्हणजे आता मागच्या वेळेस पण मी तुम्हाला बगीतल तीन तीन lecture घेत होते तुम्ही सबोत तेव्हा पण एकदम focus होते sir हो हा मधी मधी तुमच थोड डोक हे हून जायचा तेव्हा अं पण तरी पण ठीक झाले, मला अस सांगू का तुला मला अधरपूरच एक गोष्ट याद राहते हे बग मी कोलपूरला गेला होता हो मधी गेला होता.

त्यात प्रतीक हा तू आता सुद्धा रागात राहतो का माझ्याशी? नाही नाही तो राग तेव्हाच निगुण गेला दोन दिवसामध्ये. कारण की मला महिती होत तू तुम्ही थोडे दुरून आले होते. तेव्हा राग साहाजिकच आहे. तेव्हा आला होता राग खूप राग आला होता. तेव्हा बहुतेक मी रडलो पण होतो थोडा पण तुम्हाला नाही सांगितल असणार मी का सांगितल असणार का माहीत नाही. मला अं

अं अच्छा अच्छा अस आहे. तुला आता तुम्ही room मध्ये आहेत का बहार आहत